पेज काउंटर वरील ह्या ट्युटोरियलमधे स्वागत
हे प्रत्येक रिफ्रेशनंतर पेज किती व्यक्तींनी पाहिले आहे ते मोजेल
प्रत्येक वेळी कोणी त्या पेजवर गेल्यावर व्हॅल्यू वाढून ती टेक्स्ट फाईलमधे संचित होईल व युजरला दर्शविली जाईल
ती दाखवायची की तुमच्यापुरती ठेवायची ते तुम्ही ठरवू शकता
हे करण्याची ही सर्वात सोपी पध्दत आहे
हे युनिक व्हिझिटर्स मोजत नाही
मी युनिक व्हिझिटर्स हा पाठ लवकरच बनवणार आहे
तो लवकरच उपलब्ध होईल
तो पहा
तो अधिक तपशीलवार असेल
तो इप एड्रेसेस हाताळतो
आत्ता बेसिक काउंटर चा पाठ पाहू जो डेटाबेस स्टोअरेज ऐवजी file storageवापरतो
त्यासाठी प्रथम आपल्या व्हॅल्यूज संचित करण्यासाठी फाईल बनवणे आवश्यक आहे
हे करण्याच्या दोन पध्दती आहेत
राईट क्लिक करून नवे टेक्स्ट डॉक्युमेंट बनवणे
किंवा फोपेन फंक्शन द्वारे फाईल तयार करणे
आपण ती फाईल व्हेरिएबलमधे संचित करणार आहोत
परंतु हे बंधनकारक नाही
येथे पॅरामीटर मधे टाईप करा countपीएचपी
आणि दुसरा पॅरामीटर जो लिहिणे वाचणे किंवा जोडण्यासाठी आहे
उदाहरणार्थ आपण लिहिण्यासाठी निवडू
आता फ्व्राईट लिहू आणि फाइल वर लिहू
आणि शून्य ची व्हॅल्यू बनवू
आता पेज उघडू
रिफ्रेश करू
आपल्याला counterपीएचपी मिळाली आहे
त्यावर क्लिक करा
पुन्हा मागे जाऊन countपीएचपी पहा
म्हणजे txt रिफ्रेश करू
आता txt फाइल मिळाली आहे
आपण countपीएचपी काढून टाकू
आता हे करून झाले
ह्या कोडची गरज नाही
म्हणून हा भाग डिलिट करू
पण मी तसाच ठेवतो
समजा फाईल वाचायची आहे
हे टाईप देखील करू शकतो
आपल्याला लिहिण्याऐवजी वाचण्यासाठी फाईल बनवायची आहे
फाईल मिळाली आहे
त्यात शून्य व्हॅल्यू आहे
ती उघडून पाहू
हो आपल्याकडे countटीएक्सटी मधे शून्य आहे जे वाचून येथे ठेवू
आता फाईलमधील कंटेंट्स मिळवण्याची गरज आहे
त्यासाठी फोपेन ऐवजी file get contents वापरू
टाईप करा file get contents
यामुळे countटीएक्सटी मधील कंटेंट्स मिळतील
मी एचो टाइप करेल आणि व्हेरियेबल चा उपयोग करेल आणि मी टाइप करेल एचो फाइल
आता हे file get contents आपल्या countटीएक्सटी मधील कंटेंट्स फाईल व्हेरिएबल मधे संचित करेल
आणि हे फाईल मधील contentsएको करेल
पेजवर परत जाऊन रिफ्रेश करू
काउंटर क्लिक केल्यावर शून्य मिळाले
रिफ्रेश करू
अजूनही शून्यच दाखवत आहे
countटीएक्सटी मधे हेल्लो टाईप करून पेज रिफ्रेश केल्यास आपल्याला हेल्लो दिसेल
म्हणजे countटीएक्सटी मधे जे काही आहे ते एको करत आहोत
आता येथे शून्य ही इंटिजर व्हॅल्यू आहे
हे एको करण्यासाठी टाईप करा यूव्ह हाड फाइल व्हिझिटर्स
यामुळे असे काहीसे दिसेल
आता व्हिझिटर्स नावाचे व्हेरिएबल बनवू
त्याची व्हॅल्यू फाइल असेल
हे येथे वर ठेवू
ते वाचण्यास सोपे आणि कार्यक्षम असेल
येथे व्हिझिटर्स एको करू
पुढे टाईप करा व्हिझिटर्स
व्हिझिटर्स न्यू इक्वॉल्स हा व्हिस्टर्स अधिक 1
अशाप्रकारे ही आपली नवीन व्हॅल्यू आहे
पुढे टाईप करा फाइलन्यू आपण नवीन फाईल बनवत आहोत
ती countटीएक्सटी म्हणून उघडणार आहोत
आणि ह्या फाईलमधे लिहिणार आहोत
जर हे a असेल तर त्याचा अर्थ अपेंड म्हणजे ह्या फाईलमधे आपण काहीतरी जोडत आहोत
परंतु त्या फाईलवरच लिहायचे आहे
येथे टाईप करा व्ही
नंतर टाईप करा फ्व्राईट कंसात फाइलन्यू स्वल्पविराम
म्हणजे लिहायची व्हॅल्यू व्हिझिटर्सन्यू
हे कार्य करेल
कार्यान्वित करण्यापूर्वी पुन्हा हा कोड पाहू
आपली मुख्य फाईल मिळाली आहे जी countटीएक्सटी मधील कंटेंट्स देईल जे ह्याक्षणी शून्य आहे
व्हिझिटर्स मधे फाईल व्हेरिएबलचे कंटेंट्स आहेत
युजरला येथे किती व्हिझिटर्स आहेत ते एको करत आहोत
व्हिझिटर्स न्यू ह्या नव्या व्हेरिएबलची व्हॅल्यू व्हिझिटर्स 1 आहे
म्हणजे ती व्यक्ती ह्याक्षणी हे पेज बघत आहे
हे महत्त्वाचे आहे
या व्यक्तीमुळे येथे 1 ने वाढ होत आहे
पाठाच्या सुरूवातीला पाहिल्याप्रमाणे आपण नवी फाईल उघडत आहोत
येथे लिहिण्यासाठी व्ही घेतला आहे
नव्या फाईलमधे 1 ने वाढलेली नवी व्हॅल्यू लिहित आहोत
आता रिफ्रेश करू
आपण बघू शकतो
हे कार्य करत नाही
कोड तपासू
आपणvisitors चे तसेच visit ओआरएस न्यू
चे स्पेलिंग तपासू
visit ओआरएस
येथे चुकून mटाईप झाले आहे
तिथे न् टाईप करा
म्हणजेचcounttxt
आता प्रत्येक रिफ्रेशनंतर हे 1 ने वाढत आहे
ही व्हॅल्यू वाढताना आपण बघू शकतो
आता रिसेट करण्यासाठी हे करावे लागेल
येथे countटीएक्सटी हस बीन चेंज्ड ही वॉर्निंग मिळाली कारण ती एडिट केली होती
रिलोड फ्रॉम डिस्क करा
countटीएक्सटी मधे 19 तर पेजवर 18 आहे
कारण नवी व्हॅल्यू देण्यापूर्वी आपणechoकरत आहोत
अधिक कार्यक्षमतेसाठी आणि खरी योग्य व्हॅल्यू दिसण्यासाठी हा कोड येथे लिहू
आता रिफ्रेश करू
ह्या पेजवर 25 व्हिझिटर्स दिसत आहेत आणि countटीएक्सटी वर26दिसत आहे
हे थोडे अव्यवस्थित झाले आहे
हे करण्याची कोणतीही ठराविक पध्दत नाही
हे नेहमी व्हिझिटर्स एको करेल
येथे visitors new एको करू
ही योग्य तीच व्हॅल्यू दाखवेल
व्हिझिटर्स न्यू पुन्हा स्पेलिंग चुकले आहे
आता बरोबर झाले
व्हॅल्यू वाढवून 35 करू आणि countटीएक्सटी मधेही व्हॅल्यू 35 आहे
यासारखा सोपा कोड लिहिताना पोझिशनला फार महत्त्व नसले तरी त्याने फरक पडतो
अशाप्रकारे हे बेसिक ट्युटोरियल आहे
काही मदत हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधा
हे करून बघा
तसेच इप एड्रेसेस वर आधारित असलेले एडवान्स्ड काउंटर वरील इतर ट्युटोरियलही पहा
हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहेधन्यवाद